एक माणूस आतमध्ये येत आहे आणि खूप सुंदर स्वच्छता इथे दिसत आहे हॉटेल मध्ये.

इथे पाठीमागे जिल्हा औद्योगिक केद्राच्या पाठीमागे झाड दोन चार झाड दिसत आहे बा आणि समोरच्या ठिकाणी एकच झाड दिसत आहे.

एक बाई इथून तिथून फिरत आहे आणि बाजू बाजूला बरेचशे बोर्ड दिसत आहेत.

आणि आजूबाजूला बिल्डिंगी सुद्धा दिसत आहे.

आणि आजूबाजूला बरेचसे डोंगर हि दिसत आहे.

गाड्याही बऱ्याचशा दिसत आहेत आणि हिरवळही बरीचशी दिसत आहे.

आणि फुगे ठेवलेले आहेत पाऊस ठेवलेले आहेत बरेचसे वस्तू ठेवलेल्या इथे दिसत आहेत.

ही एक बिल्डींग आहे बिल्डींग मध्ये चार फ्लोर दिसत आहेत.

आणि मुल हस्तकला कौशल्य करत आहेत आणि ह्या शाळेच नाव सेंट जेसेफ अस दिसत आहे.

दगडांवरून वाहत आहे दगडाला बरीचशी शेवाळ पकडलेली आहे.

हे एक पेट्रोल पंपा च दृश्य आहे पेट्रोल पंपा वरती एक ऑटोरिक्षा पेट्रोल भरायला आलेली आहे.

हे एक डी मार्ट च दृश्य दिसत आहे.

बाहेर छोटे बालके खेळत आहे एक माणूस फोटो काढत आहे.

हे एक फ्लोरमॅट च दुकान दिसत आहे बहुतेक फ्लोरमॅटच फ्लोरमॅट इथे आहे.

खाली बरीचशी झाड दिसत आहेत आणि झाडांमध्ये समावेश तर बऱ्याचशा प्रकारच्या झाडांचा दिसत आहे.

हि आतमधली माणस आहेत नुकताच पाऊस पडून गेलेला आहे.

हरण आणि हत्ती खूपच सुंदर दिसत आहे आजूबाजूला नारळाची आणि विविध प्रकारची झाडं आहेत.

आणि बरीच लोक इथे आहेत.

अ बरीचशी हिरवळ दिसत आहे हिरवी झाडे इथे आहेत.

इथे एक मा चचा वाला असल एक ड्राय फ्रुट च दुकान आहे.

हा एक जिमखाना आहे जिमखान्यामध्ये पिवळ्या कलरचे सगळे केशरी कलरचे सगळे--

आणि हा बहुतेक कच्चा रस्ता दिसत आहे.

वरती पर्वत रांगा दिसत आहे.

सायबर कॅफे दिसत आहे बाकीच्या खुर्च्या खाली दिसत आहे आणि एक माणूस तिथे अ काम करत आहे.

हे एक अ उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड च अ बोर्ड दिसत आहे बाजूला एक हॉस्पिटल दिसत आहे.

हे एक पुरातन काहीतरी दिसत आहे पुरातन मध्ये बरीचशी पडझड अजूनही झालेली अजून दिसत नाहीये भक्कम दिसत आहे.

फुग्यांचा कलर लाल आणि सफेद मधे हे फुग्यांची सजावट केलेली आहे.

हे सुंदर दिसत आहे जिम खान्यामध्ये ट्रेडमिल सुद्धा आहे.

सगळं पुरुषांनी स्वेटर घातलेलं आहे काही लोकांनी अ--

आणि ओम ओम अस दोनदा त्या मंदिराच्या बाहेर लिहिलेल आहे.

आहे पुरातन काहीतरी वस्तू का शिल्प दिसत आहे जे हिरव्या कलर मध्ये दिसत आहे.

आणि एटीएम आणि बँक दोन्ही एकत्रच ठेवलेले आहेत नो पार्किंग चा बोर्ड दिसत आहे आणि ही शाखा आ ग्राउंड फ्लोअरला दिसत आहे.